चित्र काडलेल दिसतय लहान लहान मूलग्या आणि मुलगी पण आहे.

आणि लय मोटा समंदर आहे आणि लय सुंदर वातावरण दिसते आणि लय छान दिसते.

आणि चार मजलीची आहे आणि हे--

फ्रुट इथे दिसते आणि किवी पण दिसते मला किवी आणि सेब खूप चवदार दिसतो.

हे एक कपड्याच्या दुकान मध्ये टि-शर्ट लहान मुलगीनचे कपडे वस्तु आणि--

आणि लय मोठे मोठे मुलगे आहे.

आणि हे पहाड मध्ये जंगलमध्ये दिसतय मला जंगल दिसतय.

आणि मजे करतो लय मोठा झरणा आहे.

दिसते आणि लय मोठ्या बिल्डिंगा --

बाजूला मोठी बिल्डिंग आहे इमारत आहे हिरवी रंगाची.